एका हॉल मध्ये गायनाच हा एका हॉल मध्ये नृत्य नृत्य करतानाच ह्या मुलींचा आ पोज दिसून येते.

या ठिकाणी पाहू शकतो बराचसा अह महिलावर्ग त्या ठिकाणी दिसून आहे दिसून येत आहे आणि त्या या सर्व नृत्यकलेचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे.

आणि पाच प्रकारचे अ लहान छोटे मोठे अशी मुल या ठिकाणी दिसतायत. हे शाळे मध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला दिसतोय आणि कुणीतरी त्याचा परीक्षण करताना दिसतय तर ते आनंद घेतायत असच दिसतय यावरून.